आणि आणि शिकाय साठी निळ्या रंगाची टी-शर्ट घातलेली आहे आणि इथ समोर त्यांच मास्तर त्यांना शिकवाय साठी इथ उभा आहे असं वाटतंय दोन तीन लाइट लावली गेलेली आहे लाइट पिवळ्या रंगाची आहे.

या चित्रामध्ये तुम्हाला एक खुप मोठा जुन्या काळाचा किल्ला दाखवला गेलेला आहे किल्ला जुन्या काळाचा खुप सारे खंबे सारखा दाखवला गेलेला आहे बाजूला हिरवे हिरवे झाड आहेत.

खाली दोन मोठे मोठे ते गेट दाखवले गेलेल आहेत गेट हे काळ्या रंगाचे आहे. बाजूला खुप सारे लाइट लावल गेलेल आहे. लाइट मूळ इथ खुप साऱ्या प्रकाश प --

आम्ही पण या तीन गुहा मध्ये गेलो होतो आम्हाला इथ जागा नाही भेटली होती म्हणुन आम्हीना --

या चित्रा मध्ये तुम्हाला एक खुप मोठी बिल्डिंग दाखवली गेलीये त्या बिल्डिंग च्या अंदर गौतम बुद्धाची खुप मोठी--

चित्रा मध्ये तुम्हाला खुप मोठी नदी दाखवली गेलेली अहे नदी खुप मोठ्या परिसर मध्ये फिरले--

नदीतलं पाणी खुप स्वच्छ आहे.

आहे त्या दुकानच्या समोर खुप वाहन दाखवलेल आहे त्या वाहनाचा रंग काळा आहे.

त्या बेबी ला खुप छान सजवलेल आहे त्याच आजूबाजूला खुप झाड लाव दाखवलेले आहेत.

इथच आपल्याला एक जंगल दिसत आहे त्या जंगलामध्ये खुप झाड लागलेली आहे त्या झाडाच्या वरती खुप हिरवी हिरवी पान लागले आहेत.

आहे तिथे खुप छोटे छोटे झाड पण लावलेले दाखवले गेले आहेत ते खूप छान दिसत आहे.

त्या पानांच्या वरती खुप सारे पक्षी दाखवल्या गेले त्या पक्ष्यांचा रंग खुप वेगळा वेगळा आहे.

तिथ खुप हिरव्या हिरव्या पत्त्यांचे झाड पण लागलेले आहे ते झाड खुप मोठे आहेत तिथे सुपाऱ्यांचं एक बाग पण दाखवलेली आहे.

त्याला हिरवी हिरवी घास दाखवलेली आहे त्या हिरव्या हिरव्या घासेच्यावरती एक माणूस उभा आहे त्या माणसाने निळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे.

एक वाहन दाखवलेला नाही तरी तर एक रेल्वे स्टेशन दाखवलेल आहे तिथ त्याच्या आजूबाजूला मोमबत्ती लावलेली आहे त्या मोमबत्तीच्या--

वर मुळे तिथे प्रकाश पडलेल आहे त्याच्या वरती निळ्या रंगाची भिंती आहे तिथ दोन माणस उभे आहेत.